अट्रॅक्टीव्ह दिसत आहे अजून टोमॅटो सॉस चिली सॉस हे सर्व काही--

घसरणपट्टी दिसत आहे इथं गार्डनमध्ये बसलेले पुष्कळ सारे मुलं दिसत आहेत गार्डेनचा लाभ घेताना दिसत आहे.

आह औषधी वगेरे दिसत आहे शेतीला लागणारी सोड्याची बोरी आहे आह--

एक सटर बाजूला बंद आहे एक इथं--

कराटा ग कराटा करतानी शिक न शिक न शिक न शिकतानी मुलं अजून मुली दिसत आहेत अ--

आह बे दोन दोन चार सह--

चौदा स्टुडंट आहे अजून पुष्कळ सारे पोस्टर लागलेले आहेत तीन खिडक्या आहेत एक फॅन आहेत.

माणसं बसलेली आहेत एका माणसाने जीन्स --

व त्यांनी कॉस्ट्युम घातलेलं आहे एका सारखं कॉस्ट्युम घातलेलं आहे.

कोणत्या उम्म सर्वांनी आपल्या आपल्या--

अह पहाडी दिसत आहे पहाडीच्या सुंदर आहे अजून--

अ घसरण पार्टी आह घसरण पट्टी दिसत आहे दोन आह--

पसरून पट्टीवरून उतर उतरतानी दिसत आहेत किल्ला मग--

अं ज ये उम लाईट देणारी अ उम अ मशीन दिसत आहे.

आह त्याच्या बाजूला एक सुंदरशी ईमारत दिसत आहे इथे आह--

पुष्कळ मोठी मेडिकल दिसत आहे मेडिकल मध्ये पुष्कळ सारे--

सजवलेलं आहे डेकोरेट मस्त केलेल आहे योजना--

डेकोरेट केलेल्या दिसत आहे समोर पब्लिक बसलेली अस--

अंदर आहे अंदर कोणासोबत गोष्ट करतानी दिसत आहेत पुष्कर सारी नोटीस बोर्ड लागलेली आहेत.

पुष्कडम पुष्कडन सलाखे दिसतं आहे. लोह पुष्कळ पडलेला आहे.

कॅफे दिसत आहे कॅफेमध्ये एक फ्रिज आहे फ्रिजमध्ये कोल्ड्रिंक वगैरे ठेवलेली आहे.

काडे चौक सिव्हील लाईन गोंदिया गोंदियाच्या

अह ये मांडलेले आहे साईटला दोन चेअर दिसत आहेत.

अह मुलं दिसत आहेत दोन मुलं दिसत आहेत क--

बांगड्या देतानी दिसत आहे कस्टमरला एक मुलगी बांगड्या घेत आहेत एक माणूस उभा आहे.